लावलेला एक लाइट दिसत आहे आणि त्या पुलाच्या लांब साइड ला पहाड दिसत आहे.

समोरच्या चित्रात इमारत दिसत आहेत त्या इमारती शेजारी नारळाची मोठी आहेत आणि त्या इमारतीला लावलेली एक--

आणि पुस्तक घेण्यासाठी एक पुरुष दिसत आहे.

समोरच्या छायाचित्रात आपण नेहा नॅशनल पार्क हेड कॉटर्स --